या ठिकाणी आपल्याला दिसत आहे की एक युनियन बँक --

त्यांनी चष्मा लावलेला आहे त्यांनी अं त्यांनी आकाशी --

निळ्या रंगावर त्यानी पॅन्ट घातलेली आहे तो आपल्याला --

वगैरे लावण्यात आलेलं आहे छान आराम खुर्ची होती प --

ते अतिशय छान प्रकारे तिथे शांततेचे वातावरण आहे.

त्या ठिकाणी दाखवलेली आहे छान रंगाचा त्यांनी पोशा --

मुलगा आहे त्यानी पांढऱ्या रंगाचा कपडा घातलेला आहे.

छान अशी जीन्स पॅन्ट घातलेली आहे तेथे एका राखा --

व काही होती सुंदर गुटगुटीत असं सुं --

त्या जागेवरती आपल्याला बघायला मिळत आहे खूप सा--

मग्न ते आपल्या कामात आहेत खूप सुंदर असं तिथे काम --

हे इथे खूप छान असं वातावरण दाखवण्यात आले.

छान पैकी कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहे खूप सुं --

तेथे खूप छान असं पाणी ब --

बघायला मिळतय पाण्याच वाफ कशी जरा --

खूप छान असेल तेथे नवे नवे द्रु--

छान अशी गर्दी वगैरे बघायला मिळते जास्तीत जास्त तेथे मा --

आपल्याला बघायला मिळते खूप सुंदर अशी तिथे --

तो मस्जिद दिसायला --

काही बघायला मिळते अतिशय सुंदर तेथील वातावरण --

पण आपल्याला ते छान असं दिसत आहे.

या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे छान अशी नारळा --